अच्छा तुम्ही मला इन्फॉर्मशन देऊ शकता काय? महती देऊ शकता काय ? Audio not clear वाकेशन मध्ये माझा मते चिकीखालधारा छान आहे पचमडी छान आहे . अच्छा मग तुम्ही कधी गेले होता चिखलधाराला? खूप छान स्पॉट आहेत बघण्या सारखे खूप छान छान स्पॉट आहेत तिथे आणि म्हणजे खूप छान वातावरण आहे . तुम्हाला नेमकं कुठे जायचं होत ?

तुम्ही चिखलधाराला पण जाऊ शकता आणि पचमढी पण खूप छान आहे .मी गेलेली आहे तिथे . खूप छान आहेत तिथले स्पॉट्स . त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊ शकता . अच्छा मग तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था ? हो तिथे खूप कॉटेज वगैरे आहेत रेस्टोरंट आहे रिसॉर्ट आहेत .

त्याचमुळे तिथे सगळी व्यवस्था आहे . खूप छान स्पॉट आहे पिकनिक स्पॉट आपण जाऊ शकतो कुठेही .

हम्म . चिखलदराला पण सनसेट वगैरे जे आहे ते मावळताना हा तिथले खूप विशेषतः आहे आणि ते बघायला च पर्यटन लोक बरेचसे जात असतात तिथे .त्यामुळे इट्स गुडलुकिंग खूप छान ब्युटीफुल .हम्म

तिथे एक धार्मिक स्थान पण आहे पंचमढी ला

शिव म्हणून तिथे खूप प्रख्यात आहे .हा त्यांच्यामुळे ते पंचमढी जे आहे ते खूप प्रसिद्ध झालेलं आहे .आणि बाकीचे जे निसर्ग प्रेमी जे आहे ते तर जातातच .पण शिवाला जे मानतात ते पण प्रामुख्याने तिथे असतातच

आणि पुन्हा तिथे वॉटरफॉल वगैरे आहे असं मी ऐकलेले आहे . खूप सुंदर वॉटरफॉल आहे आणि एकदम सुंदर म्हणजे असं वाटत जणू एकदम निसर्गाच्या सानिध्यातच आलोय कि काय असं वाटत.जस प्रदूषनाच्या दूर असं सकाळी सकाळी पण खूप छान असं म्हणजे ऑसम हा .

रेस्टोरंट खूप छान आहे तिथलं फूड टेस्ट केलं तर स्पायसी फूड असं खूप छान आहे अस टेस्टि स्पाइसी

राहण्याची पण खूप उत्तम व्यवस्था आहे ट्रॅव्हलिंग वगैरे जे आहे खूप वेवस्था केलेली आहे जाण्याची पण खूप छान उत्तम व्यवस्था केलेली आहे तिथे तुम्ही छान तिथे डायरेक्ट फोर व्हिलर नि पण जाऊ शकता तुम्ही तिथे जाण्या येण्याची खूप सुविधा आहे

सगळं सगळं सगळं प्रायव्हेट बसेस आहेत ट्रॅव्हल्स आहे त्याची सुविधा तिथे केलेली आहे त्यामुळे जाण्यायेण्याचा तिथे काही प्रॉब्लेम नाही . आणखी जस तुम्ही माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही नागपूर ला राहता ओके .

हा मग नागपूर च्या आजूबाजूला कुठलं ठिकाण ? आमच्याकडे रामटेक म्हणून खूप प्रसिद्ध स्थान आहे .

प्रामुख्याने ते पुरातन म्हणजे खूप प्राचीन मंदिर आहे ते आणि त्याचीं जे बनावट आहे ते बघण्यासाठी खूप दुरून दुरून लोक येतात खूप ब्युटीफुल आहे ते टेम्पल .बेस्ट . हम्म आणखी काही त्याच्याबद्दल सांगू शकाल तुम्ही रामटेक बद्दल . आणखी काही रामटेक मध्ये गढ मंदिर आहेत . तिथले हे वैशिष्ट्य आहे कि तिथे खूप माकड असतात . जास्त प्रमाणात तिथे माकड पाहायला मिळतात पण तिथलं जे नैसर्गिक दृश्य आहे तिथे

ते खूप म्हणजे छान आहे तिथे म्हणजे निसर्गरम्य आहे तिथे टेकडी वरून जर बघितलं तर खूप छोटे छोटे असे झाड दिसतात अगदी माणूसही . तिथे असा चिमुकला झालेला सारखा मुंगी सारखा दिसताओ तो बघण्याचा तिथला एक फोटोग्राफी जर केलं तर ते एक वेगळं बघण्यात येत . हम्म . अच्छा आणि मी पुन्हा डास बद्दल पण एकल होत इथे

खूप पुरातन मंदिर आहे ते तिथलं असं एक मंदिर आहे कि तिथे एका रूम भर एका गणपती ची मूर्ती विराजमान आहे जी अगदी रूम पर्यंत टच झाली आहे .रूम च्या टोका पर्यंत

तिथलं म्हणजे एक वेगळंच कारण आहे. ते पुरातन आहे तिथे अजून नाही गेलेलो आणि या सगळ्या ठिकाणी आपण एका दिवसात जाऊन परत येऊ शकतो ? हो इथे जाऊ शकतो आपण एका दिवसात सगळे छोटे छोटे पण मंदिर आहेत तिथे

असच नाहीत तर इतर देवतांचं पण पूजन होऊ शकत तिथे .

तिथे सर्वच आहे गणेश च कालभैरव आहे देवी च आहे रामकृष्ण आहे .बजरंग महाराज . साईबाबा शिवजी च मंदिर आहे तिथे रामकृष्ण मंदिर आहे .राधाकृष्ण तिरुपती बालाजी छोटे छोटे सगळे मंदिर आहेत तिथे असा वेगले वेगळे सेपरेट सेपरेट असे छोटे छोटे मंदिर करून मग पूजन होते तिथे .

तिथे एक पुजारी च ठेवला आहे स्पेशली ते पूजन करण्यासाठी

हा तिथे पण एकदम व्यवस्था खूप छान आहे हॉटेल वगैरे खूप छान आहे . म्हणजे तिथे पर्यटन खूप येतात ते बघण्यासाठी दृश्य वेगळंच आहे ते एक तर टेकडी वरदृश्य वेगळंच आहे ते एक तर टेकडी वर पणआहे ते .आणि प्लेस म्हणजे कस थोडं जंगल सफारी टाइप थोडं टेकडी वर पण आहे ते त्यामुले लोक दुरुन येतात बघण्यासाठी तिथे अच्छा . ठीक आहे न थँक यु आ .